छान थंड वातावरण राहतं इथलं.

आणि लोकं ऐकत आहेत ऑर्केस्ट्रा चालू आहे .

हे एक रिसेप्शनीस्ट बसले आहे.

आणखीन वेस्टा पण आहे. कार लागलंय आणखीन छान--

पुतळा लागलाय रान डुक्करचा आणि जी झाडं आहेत खूप सारे.

न्यू अराईवल विवो --

अह रेड कप अह रेड चेयर्स आहेत आणि अह व्हाईट चेअर्स पण आहेत सोफे आहेत.

आणखी लहान मुलांचा गाडी हाय जुते आहेत चपला आहेत .

असं स्कूल ड्रेस घालून --

मुलगा झाडावर चढत आहे खूप झाडं आहेत त्याच्यावर चढत आहे फोटो काढत आहे.

पोज देऊन राहिला आणि उभा आहे माणसासारखा .

फार्म हाऊस आहे फर्म हाऊसमध्ये झाडे लागले आहेत .

रेड कलरचा खूप शुंदर झाड आहे सर्वेसी मशीन आहे ठेवली.

ते आधार कार्ड केंद्र सेवा पण आहे आणखी तिथे लोक आधार कार्ड करायला चालले आहेत.

फॅक्टरी आहे. फॅक्टरी मध्ये हवाची झाडे लागलेली आहेत. आणखी खाली ट्रक उभे आहेत वर--

साईडला चिमण्या पण आहे चिमनी लागली आहे आणि पाईप्स खूप सारे पाईप्स आहे कॅमेरा लागला आहे.

उमा खाडेच्या दुकानमध्ये ते मशीन --